या मध्ये आपल्याला विविध प्रकारच्या कार --

या छाया चित्रामध्ये आपल्याला --

त्या डेमो नुसार त्यांना कशी सिटी तयार करायची--

ह्या बाईक्स झाडाच्या सावलीत उभ्या आहेत.

एक छोटीशी मुलगी झाडाचे ला टेकून बसलेली आहे.